एक ऑफिस सारखं चित्र दिसतंय आणि काय भारताचा नक्शा वगैरे टांगलेला आहे समोर एक माणूस काम करताना दिसतोय.

एक नाला दिसतोय गावाकडचा व्यूव्ह आहे आजूबाजूला झाड वगैरे येत आणि मधून नाला गेलेला आहे. पाणी वगैरे आहे त्याला आणि आजूबाजूला शेतं वगैरे दिसताय.

हे एक बस स्टॅन्डच बस स्टँड दिसतय हा एक बस बी दिसतीये इथं इकडं बा बाजूला हे तिकडं --

टॉयलेट वगैरे नी हा एक माणूस त्याच्यात दिसतोय.

स कमळाचे वगैरे ते फान पान असतात त्यांचे पान दिसताहेत.

झाडं वगैरे बी आहेत त्याच्याजवळ काहीतरी गावातले दिसतय घर वगैरे दिसताय तिकडे लोक बसलेले आहेत लोक वगैरे बी हुबे दिसताय.